हा काय चाललंय?

मग आज ऑफिस, ऑफिस

ऑफिस काय घरून काम आहे आमचा ते काय आहे ना आमचा आल्टरनेट डे असता ना आमचा बरं थंडी काय म्हणते तिकडे थंडी नाही आहे बावा एवढी थंडी म्हणजे जे आहे न पहिल्या एवढी थंडी तेवढी नाही वाटतेय थंडी

म्हणजे मी आता इकडे असून पण नाही आहे थंडी म्हणजे मी इकडे आहे ना मराठवाड्यात आहे ना राहायला. अच्छा हा पण तिकडे थंडी असते

थंडी असते पण आता एवढी काही वाटत नाही थंडी म्हणजे असा एकदम हिवाळ्यसारखा नाही वाटत एकदम.

हं तिकडे काय म्हणते. इकडे आहे थंडी बऱ्या पैकी आहे थंडी.

इकडल्या साईड ला कसा पाणी वैगेरे जास्त आहे त्यामुळं असते थंडी आणि काय आधी सारखं राहिला नाही आहे आता, आधी कसा भरपूर झाड होते, थंडी, पाऊस, ऊन वेळेचा वेळेचा ला पूर्ण चार चार महिन्याचे ऋतू ऋतू पालट वाहायचा सगळं व्यवस्थित व्हायच आणि आता असा झालाय आता हिवाळा आहे पण थंडी वाटत नाही. अगदी काही दिवसांपूर्वी पाऊस पण पडून गेला.

मग या वातावरणात काळातच नाही आधी कसा असायचा हिवाळयात बरोबर स्वेटर घेण्यासाठी गर्दी असायची.

आता तर काय त्या लोकांचा व्यवसाय पण चालेनासा झालाय अस झालय. हं, बरोबर आहे ना.

हुं आणि ह्या वृक्षतोड़ी मुळे असा झाल निसर्गाचा चक्र पूर्ण पालटून गेला आता तुमच्या कोकणात असेल ना वृक्ष ते असतील ना म्हणजे कोकणात बरेचशे वृक्ष असतात.

Audio not clear अच्छा अच्छा ! नाही आता आम्ही इकडे मराठवाड्यात राहतो ना तर पहिले ऊन पण खूप असायचा म्हणजे आता ऊन पहिले असायचा पण आता खूप वाढला आहे ऊनचा प्रमाण आता उन्हळ्यात आता हिवाळ्यात ना दुपारी खूप ऊन लागत म्हणजे असा उन्हळ्या सारखं ऊन होता आणि रात्री थंडी वाजायला पाहजे ना अशी एकदम हिवल्यासारखी पहिले अशी थंडी वाजायची आता तर असा वाटतच नाही कि बाबा हिवाळा आहे. हा हा, आमचया इकडे कसा कोवरालूचे घरा असतात मोठे मोठं आंगन असतात ना.

ते नको व्हयला त्यामुळे पूर्णनिसर्गच हे बदलून जात एक चक्र असता.

पूर्ण बदलून जात. ते आमचा कडे ना आ ते नायसर्गिक आप्पती म्हणतात ना वातावरण बदला मुळे होते ती जसा कि क्यक्लॉन म्हणजे चाकरी वादळ.

तर ते येत बराच वेळेला येत, कारण काय आहे जवळ जवळ चा हे असतात ना बीचेस वैगेरे असतात आणि ते पण समुद्रातुनच येत ना चाकरी वादळ म्हणजे असा पूर्ण पुरला पार येता.

आजूबाजूचे मग घरा झाडा लोकांनां मग पूर्ण इकडून तिकडे जावा लागत

तशी मदत करतात सरकार मदत करत पण मग फार परेशानी होते.

हा मग ते मग कमी करायला पाहजे जे काही आता म्हणजे जे काही आता त्यामुळेच ते मे बे असा होता .

प्रदूषण पण वाढलायहो

हो आता मानावणीचा केलाय सगळं आता मानवानेच आता एखाद्या गोष्टीची सुरुवात आपल्या पासून करायला पाहिजे जस की झाड़ लावन. म्हणजे आपण सुरवात केली

तर आपण एक दोन लोकांना सांगायचं मग ते एक दोन लोक अजून तीन चार जणांना संगतिल ही साखळी वाढत जाईल आणि खूप छान होईल. हं बरोबर आहे वृक्ष लागवण करायला पाहजे. आणि ते लावून पण त्यांची काळजी पण घ्यायला पाहिजे नाहीतर आपण काय करतोएक लावून देतो आणि मग लावल म्हणतो. आणि त्याची काळजीच घेत नाही काही आणि मग त्याची अस

हं हं आता परत ते आपल्या इकडे तर नाही म्हणा जास्त भूकंप वैगेरे पण खूप होतात.

हा नाही मग ते तर मग म्हणजे चांगला आहे ना मग टेम्परेचर तुमचा इकडं आमचा इथं तर . नाही नाही मी आमचा इथला नाही सांगितलं पुण्याचा दाखवला आहे माझी बहीन असते ना पुण्यात तिथल संगीतलये.

नाही नाही हवामान इथे थंडच आहे..

हे तेच म्हंटलं तिथे पण असा थंड असला तरी हिवाळ्यात पहिले सारखं थंड नसेल मला तरी वाटतं. नाही हा तेवढा नाही आहे, तेवढा नाही आहे . हो बरोबर आहे आता इकडे आता आम्ही इथे मराठवाड्यात राहतो ना तर मग आता उष्णेतचा प्रमाण जे आहे ते तर ना ते खूप वाढला आहे.

असा पहिले जे असे कसा चाळीस बेचाळीस डिग्री असायचे बघ टेम्परेचर आता तेच टेम्परेचर आठेचलीस ऐकोनपन्नास असा.

आता तेच विदर्भ कसा असतो विदर्भ सारखं टेम्परेचर आहे आमचा इथं

पाऊस... पाऊस पडतो पण ते असा म्हणजे पावसाळ्या सारखं नाही म्हणजे कधी पण पडतो असा काय नाही पडतो पाऊस चांगला पण आता त्याचा पण प्रमाण जास्त झाला आहे. म्हणजे अवेळी पाऊस पडतो म्हणजे पावसाळ्या पेक्षा असा कसा ना एंडिंग ला खूप पडला ना पाऊस आता. पावसाळ्यात जास्त नाही पडला पण एंडिंग ला जास्त पडला जास्त तर मग तेच ऋतू आहे ते बदलत चालले आहे बरेच.

ऊन किती वाढतेय बाबा ऊन त्या विदर्भत्याला लोकांची कमालच आहे ना. हो कमाल आहे नागपूर साईड.

तू तिकडे गेली तर काही खरा नाही तुझा.

हं आणि उन्हळ्यातला ऊन फार डेंजर असता तिथला

ते हवामान ख्यातच अंदाज पण आजकाल चुकीचा निघतो. का मालाचा असा वाटतं डोन्ट नो हो कधी कधी वाटतात बरोबर कधी कधी चुकीचे असतात आता त्याना पण हवामान असा बदलत राहते ना मग त्याना हि मग कसा दयायचे ते

होत कधी कधी ते काही कधी ऑपोज़िट निघतात त्यांचे अंदाज

बरोबर आहे याचसाठी मग ते वृक्ष लावून करायला पाहजे सरव्यानी मला तरी वाटते वृक्ष लगावून प्रदूषण कमी करायला पाहजे.

कारण झाड ही आता बरेच हे झाले ना. हो प्रदूषण हा म्हणजे हा म्हणजे एक लिट्रली एकाकडे दोन दोन तीन तीन फोर व्हिलर असतात महती आहे काय? हो मग आता ते इलेक्ट्रॉनिक्स चा आला पण ते त्याचा त्यानी पण एवढा काही डेव्हलप नाही ते.

हं महाग आहे आणि ते जुने वाहन आहे ते एकदम जुने वाहन असतात खूप पोल्यूशन खूप होत त्याच्यानी हा त्याचेनि पण चांगल नाही आहे ना वातावरण साठी.

अच्छा अच्छा आता ते काय ओझोन चा लेअर पण कमी कमी होत चालला आहे आपल्या वातावरण मध्ये त्याला पण हे प्रदूषण चा जबाबदार आहे. ओझोन म्हणजे काय असता महती आहे काय सूर्यापासून जे ते आतूनइल किरण येतात जे हरमफूल असतात.

त्याचामुळे ना बाजचव करता ते ओझोन ते आपल्या कड़े येण्या पर्यंत

तर मग त्याचा पण आता होत चालला आहे कमी कमी, ती काय त्याला म्हणतात ते एस पी एफ वाले असतात हे बघा उन्हळ्या मध्ये लावणाऱ्या क्रीम असतात त्या, कुठल्या असतात त्या ? Audio not clear सून स्क्रीन लोकेशन त्याचा मध्ये पण बघून लावायला पाहजे.

ती बरोबर आहे आता काय करावं. अजून काय चालल तुझ? अजून काही नाही हेच त्याच्यावरती मला थोडी स्टडी चालू आहे मला तर वाटते ना थोडं वेदर वरती हवामान वरती थोडीस स्टडी च कराव

हा हा हवामान वरती सरकारनी पण थोडा जागरूक व्हावा

कारण हे उन पण खूप वाढत चाललय

दररोज प्लानेट चेंज होत जात म्हणजे आपले जे पण डेलि रूटीन असता ते सगळ चेंज होत जाता.

हो बरोबर आहे आता तुला म्हंटलं बाहेर बाहेर तुमचा इथे बाहेर पडू शकता दुपारी तुम्ही पण आम्हला कसा म्हंटलं तर विचारावा लागत कि बाहेर जावा कि नाही.

त्याचमुळे किती तरी ऐकायला मिळत अरे इतके जण गेले तितके जण गेले

हेच कारण आहे बाराका त्याच पण काय म्हणजे झाड कट केले त्या नंतर म्हणजे फ्युएल जस्त असे केला म्हणजे हेच गाड्या जास्त युसे केला त्यानंतर फ्युएल मुळे ते हे होते ना .

हं हं ते काय करायला पाहजे ते काय आहे ना आता शाळे मध्ये प्रोजेक्ट वैगेरे देतात ना त्याना हे जागतिक तापमान वाढ हे ते हेच टॉपिक दयायला पाहिजे आणि मग मुलांनी त्याचावर जस्त अभ्यास करायला पाहजे आणि हेच घेऊन शिकला ना कि त्याचा घेऊन कि बाबा मी झाड लवकर मग बाकी सगळयांनी पण ते करायला पाहजे

असा लवकरच आपल्या महाराष्ट्र मध्ये जास्त प्रमाण झालय ह्या सगळयांच. हं आता झाड लावायला म्हंटलं कि झाड लावायला जागा नाही कारखाने असत ना मोठे मोठेले आता पुण्यात मुंबईत यामध्ये वगैरे ते विषारी वायू जे आहेत ना ते हवेत सोडतात त्याचमुळे पण तापमान वाढ होते

नंतर सीमेंट चे जंगल असतात काही त्यात वाढ होतीए.

अच्छा ते काय असता मला नाही महती त्याबद्दल हं हं ह इ सांगेल आता त्यावर मी थोडी स्टडी करते आणि सांगेल मग. अच्छा अच्छा तेच ते वाक्य ऐकलं म्हण्टलं

चालेल मग आता तुझाकडून बरेच माहिती भेटलिए मला आता म्हणजे ते आता मराठवाड्यात राहतात ते हो हवामान वरती ग्रीन हाऊस इफेक्ट वगैरे ते पण गोष्टी मला बऱ्यचा वाचायचा आहे हो बरोबर , वाचला पाहजे आपण आणि ते.

ओक अपडेटेड पण राहिला पाहिजे ना. ह बरोबर आहे

चालेल कोणचा भाऊ तुझा भाऊ आहे काय? तुझा भाऊ तो चुलत वाला आत्ते भाऊ?